त्यागपत्र दिले पण अशा संकटकाळी मुंबई हायकोर्टाचे judge नाना पाटकर यांनी ही जागा स्वीकारली त्यांच्या या त्यांच्या या मदतीमुळे विद्यापीठ या संकटातूनही वाटचाल करू शकले पाटकर यांनी असा सल्ला दिला की संस्थेच्या विश्वस्तांनी न्यायालयात बात मागावी बारा ऑगस्ट एकोनाविशे बावीस रोजी एका शस्त्रक्रियेच्या वेळी तर विठ्ठलदास यांचे निधन झाले त्याआधी आपल्या इच्छा पत्रात त्यांनी स्व अक्षरात पुढील मजकूर लिहून ठेवला होता

किमतीच्या साठेतील साडेतीन टक्क्याच्या नोटा विद्यापीठाच्या स्वाधीन कराव्यात या मजकुरावर सर विठ्ठलदास किती उधार होते याची साक्ष पटते याबाबत न्यायालयाऐवजी ठाकरसी विश्वस्त व महिला विद्यापीठाचे अधिकारी यांनी विचार विनयमतीचे हा प्रश्न सोडवला असे प्रश्न दाखवले पण त्यासाठी अण्णांना खूप मनोधैर्य दाखवले दाखवावे लागले या प्रकरण संबंधीचा दावा खुल्या न्यायालयात चालण्यापूर्वी अखेरचा तडजोडीचा प्रयत्न झाला नऊ एप्रिल एकोनाविशे पस्तीस रोजी अह रांगणेकर यांनी तडजोड करण्याबाबत सुचविले तडजोड न झाली तर म्हणून निकाल देण्याची तयारी दर्शविली अखेर अभेयपक्षी तडजोड झाली सतरा एप्रिल एकोणविशे पस्तीस रोजी म्हणजेच अठरा एप्रिल रोजी

विद्यापीठाचे कार्य मूळ धोरणाला धरून चालले आहे याबाबत सरकारी मान्यता लवकर मिळावी किंवा प्रतिवर्ष पंचावन्न हजार पाचशे रुपये व्याज येईल इतकी रक्कम जनतेकडून मिळवली यांपैकी कोणतीही अट पूर्ण होईपर्यंत मूळ मूळ संकल्पित देणगीची सर्व रक्कम पंधरा लाख रुपये विश्वस्तांनी विद्यापीठाच्या हवाली करावी तोपर्यंत या रकमेचे व्याज बावन्न हजार पाचशे रुपये वर्षातून तीन हप्त्यात देण्याचे चालू ठेवावे गत तीन वर्षाच्या व्याजाची थकीत रक्कम विश्वस्ताने विद्यापीठात द्यावी

लागणाऱ्या इमारतीचे कामे विद्यापीठाने करावी व्याजाच्या रकमेतून मुंबईतील कविता विश्राम संस्थेचे इंग्रजी शाखेला दर वर्ष पाच हजार रुपये देणे विद्यापीठाची कचेरी आत्तापर्यंत पुण्यात पुण्यात आहे ती एक जानेवारी एकोनाविशे छत्तीस मध्ये मुंबईत बावन्न हजार पाचशे रुपयेच्या रकमेवर पहिली हक्क पुण्यातील कन्या शाळा महिला पाठशाळा आणि मुंबईतील कन्या शाळा व महिला पाठशाळा या श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी त्यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थांवर असेल वनिता वनिता विश्राम संस्थेला देण्यात यावयाचे पाच हजार रुपये सोडून उरलेली रक्कम विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व गुरु गुजराती व दक्षिण संस्थांना मदत म्हणून निम्मे विभागून देण्यात यावी घराण्यातील सर्वश्रेष्ठ ज्येष्ठ पुरुष व्यक्तींना ठाकरसी कुटुंबाचे कुटुंबाने पाच सभासद विद्यापीठाच्या सेनेत वर निवडून देण्याचा हक्क असावा लेडी प्रेम लिलाबाई ठाकरसी यांना अह विद्यापीठाच्या सिंडिकेटरवर सभासद नेमावे अण्णांच्या नुक्शा व पुढे प्रयत्नात लेखिका झालेल्या इरावती कर्वे अं या त्यावेळी विद्यापीठाच्या कुलसचिव होत्या इरावतीबाई व प्राचार्य आठवले यांनी विद्यापीठाला अनुकूल तशी तोड जोड कशी करून घेता येईल याबाबत खूप प्रयत्न केले या कठीण कालखंडात श्री मायादेवी यांनी निधी संकलनासाठी विशेष नेमणूक करण्यात आली त्यांनी ही परराष्ट्रकांचे प्रयत्न करून विद्यापीठाचे कार्य सुरळीत चालू ठेवण्याची मदत केली या तडजोडीनंतर विद्यापीठ संकटमुक्त झाले लेडी ठाकरसी याही झाले गेले विसरून विद्यापीठाच्या कामात लक्ष घालू लागल्या न्यायालयातील रांगणेकर या न्याय पाटकर या दोन न्यायमूर्तींनी आपल्या प्रतिष्ठेचा व विश्वतेचा योग्य वापर करून जेडी फर ने Bollywood पाकंनजाण पाकंनजाण मध्ये सुखद प्रदरशीत केला आहे शिवाय दोन्ही स्वरूपाचे चित्रण करताना श्री देवी कितीय मध्ये श्रीदेवी च्या अभिनया बदल हिन्दी या express बोलताना दिग्दर्शक पंकज कराशर म्हणाले तिने या चित्रपटा द्वारे तिचा श्रेनीचे धके दे याने त्या नंतर तिला अनेक offer मिळाले त्या मुळे दुहेरी भूमिकेत दिसली Classical पावसाच्या थेबाणी तिच्या गालावर चुबंन घेत होती श्रीदेवी

चोपडा या नंतर त्यांनी श्रीदेवीला एकोणविशे एकयानेऊ च्या Inter generation musical romantic drama लम्हे मध्ये कास्ट केले Times of india ने यश चोपडाच्या टॉप टेन फैलचा यादीत समावेश केला आणि वेड आणि गैराग्य त्या सिनेमा ओलांडनाऱ्या प्रेमाची कथा असे वर्णन केले तर रेडिस ने याला त्याचा सर्व नीचित चित्रपटान पैकी एक म्हटले चोपडाणे अंतरज्ञानी सुंदरले लम्हे यांचा सोबत पाण्याचे स्वताचे निसकर्ष मागे टाकले त्या काळ श्रीदेवीच्या लोकल

लम्हे Box office वर फुलणीय यश मिळाले परंतु प्रेक्षकाची व्यापक प्रशंसहा झाली आणि गेल्या कही वर्षात तो एक कलट Classical बनला आहे

त्याला Box office वर खराब प्रतिसाद मिळाला बहुतेक निंम वर्ग तिथे शक्य द हिंन्दू ने नोंदवले की अं अनाच्यारच्या छटा दाखून लम्हे चकरा मारल्या आणि शहराची चर्चा झाली तर श्रीदेवी स्वत आजुम मसर यांच्या मुलाखतीत कबूल केली की ती तिला हा विषय खूपच थळक वाटला तरी हा चित्रपट Box office वर flop झाला असाल तरी असे वर्णन केले आहे लम्हे आणि सर्वत्रित चित्रपटास शिकश्या अभिनेत्री trophy जिंकली श्रीदेवी हे रिजाईन शिपवाज मिळाला एकोणविशे ब्यानेऊ मध्ये श्रीदेविणे अमिताबचंन याच्या विरुद्ध खुदा गाव या मालिकेत महाकाव्य नाटकात कमाल केली काम केले अभिनेत्री अपमान योद्धा दिलजी आणि तिचा मुलगी मेहंदी म्हणून पुन्हा दुहेरी भूमिका साकारली मुलाखत जार ए शरीफ अफगाणीस्थाण येथे शूट केले गेले B. B. C काबुल मध्ये दहा आठोड्या पर्यन्त खचाखच भरलेल्या घराणकडे धाव घेतली अस अहवाल देऊन चांगला व्यवसाय केला खुदागवा अजूनही अफगाणीस्थाण मध्ये लोकप्रिय आहे आणि रेडिसने अहवाल दिल आहे की दोन हजार एक मध्ये देशात cinema hall पुन्हा सुरू झाला नंतर या चित्रपटाला खूप मागणी आहे Filmfare

नामांकन मिळाले एकोणविशे ब्यांनवे जोली याने ऑफर नाईक भारताचे Filmfare चित्रपटाने सर्वोउत्कृष्ट दीगदर्शांची Trophy जिंकली तर श्रीदेवीला सर्वोउत्कृष्ट अभिनेत्री साठी नामांकन मिळाले एकोणविशे ब्यानेव ते त्र्यांनेव मध्ये ज्युरासीक पार्क च्य़ा निर्माता दरम्यान प्रशिध हॉलीवुड दिग्दर्शक आणि निर्माता इवेंट फील ब्रग याने चित्रपटातील छोट्या भूमिकेसटी श्रीदेवीसी संपरग सादला मात्र श्रीदेविणे भूमिकेचा उंचीच्या मूलेखन केल्या नंतर Offer नाकारली ते एकोणविशे पंच्यांशी ते एकोणविशे त्र्यांशी पर्यन्त भारतातील सर्वाधिक

महेश भट गायकीच्या खोटा आरोप असलेलेल्या की मध्ये म्हटले आहे तिने स्त्री भावना आणि बडकट पणाचे उद्धाहरण मोठ्या दाखून दिले आहे की चित्रपटातिल तिच्या महत्व पूर्ण योगदाणा बदल तुम्हाला चित्रपट आठवतो तिचे अभिनय़ा मुळे तिला Filmfare मध्ये सर्वकृष्ट अभिनेत्रीसटी आणखी एक नामांकन मिळाले श्री देविणे इंडस्ट्रीतून Break घेण्या पूर्वी अभिनय केला शेवटचा मोठा चित्रपट म्हणजे मध्ये एकोणविशे सत्यांनव मध्ये release झालेला जुदाई हा Romantic drama होता अनेक अफ्र आणि उर्मिला मातूरकर यांचा सबोत अभिनेत्रीने पैसासाठी अंतत्य हलाकीच्या लोभी गृहिनिहीची भूमिका केली होती

सरवास्त आचार्यकारक पुरे घेऊन निघून गेली हरीदानची भूमिका करताना पाहाण्यासाठी मी अभिनेत्रीला वेडा पहिला आहे तिचा नवरा उर्मिला मारतूरकरला श्री देवीशिव्या कश्याच्या ही लालच अशी महाजनक भूमिका कोण करू शकेल तर बॉलिश स्टीर ने म्हटले की तिने तिचा पत्राचा लोभ आणि व्यक्तिगत इत्यादीचा स्तरावर हस्तक करण्याचा साठी उत्कृष्ट अभिनयाच्या कौशल्याचा वापर केला देवीलाल शेअर मध्ये तिची आर्थिक सर्वउत्कृष्ट अभिनेती श्री देवी प्रशिध बॉलीवुड राजेसाहि कुटुंबहात बौणी कपूरयांचाशी लग्न केले एकोणविशे छ्यानवे ते सत्यानवे या वर्षा मध्ये तिची आई मेहेदीचा देवी गुंतागुंताद्र तिचा आईचा मृत्यू नंतर दूर गेली उद्धरण आवस्यक आहे तिने दोन हजार सात मध्ये बावनव्या FilmfareAward मध्ये कही संगीतातील गाण्याच्या Model सादर केला तिने Asia academy of Film and Television च्या संगा संचालक मंडळाची सदक्ष देखील होती मध्ये दिसली

श्रीदेवीला चित्रकलेची आवडही निर्माण झाली होती मार्च दोनहजार दहा मध्ये तिचे चित्रे एका अतंरराष्टीय आर्ट ॲक्शन हाऊस द्वारे विकली गेली आणि पैसा जमा केले गेले चित्रपटातून पंधरा वर्षाच्या परिस्थिति नंतर श्रीदेविने नऊ वर्ष दीगददर्शक गौरी शिंदे यांनी दिग्दर्शक केलेल्या कोंडलीन ची चित्रपटात तिने शशी गोडबोले या गृहिनीची भूमिका केली होती G. E. T च्या इंग्रजी कौशल्याची टिंगल करत पती आणि मुलीनी ईग्रंजी बोलन्या च्या कोर्स मध्ये प्रवेश घेतला चित्रपट आणि श्रीदेवीच्या अभिनयास शिक्षकांची व्यापक प्रेस इथे निघाली Bank of India याने एक महत्व आहे आणि ते श्रीदेवीचे अनुभव अभिनेत्या साठी एक मात्र Class रेडिफ च्या राजा शेणला चित्रपट सर्वयाने विजेता श्री देवीची वेती रेटा

तुम्ही दर वर्षी फक्त तुम्ही English to English दोनदा पहात आहात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

संन्यासारखे आहॆ शिवाय त्यांच्या चरित्राच्या अभ्यास केल्याने आपले चरित्रही थोडेफार त्यांच्या चरित्राइतके मोठे व तेजस्वी होण्याचे संभव असतो ह्या जगात येऊन काही एक पुरुषार्थ न करता भित्रेपणानें आपल्या आयुष्याचे दिवस घालविणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे व अशा रितीने आपले जीवित निस्तेजित व उत्साहीन न व्हावे म्हणून प्रत्येक मनुष्याने शुरवीर पुरुषांची चरित्र उदाहरणं म्हणून आपल्या डोळ्यासमोर नेहमी ठेवली पाहिजेत महाराणा प्रताप हा एक महान पराक्रमी योद्धा होऊन गेला त्यांच्यावर रोमाचे हुभे करणारी अशी अनेक संकटे व दुखे कोसडली तरीपण त्यांनी स्वधर्म स्वदेशाभिमान आणि आपले स्वात्यंत्रचरण कधीही सोडले नयी जी माणसं संकटे ओंढावली असतात घाबरून जाऊन त्यांची कात सोडून देतात ती कधीही मोठे मोटनात चढत नाईत अकबर बादशाह नाव आज सर्वत्र मुखी हाय दिल्लीच्या गादीवर त्यांच्यासारखे चांगलं मुसलमानी बादशाह कोणी झालं नयी ज्याप्रमाणे हिंदू लोकांमध्ये राम नड इत्यादी सत्यवादी व प्रजा प्रजा कल्याण दक्ष राजांना पुण्य मानण्यात येऊन त्यांची नावे सर्वत्र ऐकण्यात येतात त्याचप्रमाणे अकबर सुद्धा प्रजाहितवर व पुण्य राजा या नात्याने मुसलमानां नी राज्याच्या इतिहासात फार तज्ज्ञ होऊन गेला हा अकबर बादशहा सन इसवीसन सोडाव्या शतकात दिल्लीच्या गादीवर विराजमान झाला

हिंदू राज्याची स्थापना करण्याकरिता बाबराच्या विरुद्ध मोठे सैन्य घेऊन आला होता मुसलमानानी सैन्यवर रानासा संघाच्या हातदेखील राजपूत सैन्य समोरासमोर हुभे राहिले दोन्ही सैन्यात तुंबड युद्ध माजले या लढाईत रानसंघाने अतुल पराक्रम दाखविला त्यांनी सैन्यही इत अह इतके शौर्यवान लढले कि मोगल सैन्याच्या पराक्रम निश्चित होता परंतु ऐन अंकींबाप बाणिच्या प्रसंगी चंद्रीच्या राजा टायनेस्यांनी आपला सरदार दरसंगत्यांच्या विश्वासघात करून बाबर सैन्यात जाऊन मिडाला सर्व बाजू उलटी उलटली, राजपुतांना ज्याच्या ठिकाणी पराजय स्पष्टपणे दिसू लागला त्यांनी अलैकिक शौर्य दाखविले रानासांगा यांच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या तरी त्यांनी लढणं थांबविले न्हायी सर ते शेवटी त्याला हार घ्यावी लागली आणि भाबर यास मोगल राज्यची स्थापना करण्यात यश आले विश्वासघात करूनही नीचपणाने आपल शत्रूत जाऊन मिडनाऱ्या मा सन पासून हिंदुस्थान देशात कितीतरी अश्या श्या गोष्टी सहन कराव्या लागल्या हायत बाबरच्या मुलगा हिमयु यांच्या वेडेश शिरशाह नावाच्या एक पठाण सरदारने दिल्लीची गादी जिंकून घेतली हानी हिमायुला पुष्कर वर्षे हिंदुस्ताना बाहेर दुःखात दिवस काढावे लागले तर ते शेवटी शिरशाहच्या वंश वंशपासून आपले गमवलेले राज्य त्याने परत मिडवून घेतले परंतु तो जास्त दिवस सुखभोग घेण्यास जिवंत राहिला नयी ज्याप्रमाणे आपण प्रतापला महान म्हणतो त्याचप्रमाणे अकबरलाही महान म्हणणे आपण्यास भाग आहे राज्ये करणे हि काही लहान सहन गोष्ट नाही त्यातला स्थान लहान वयात आयुष्याच्या पहिल्या पंचविशीत अनेक शत्रूंची सर्व बाजू घेतली असतात शत्रूंच्या पराजय करून राज्ये

आलेले संकटातून सोडून शत्रूच्या पराजय करून आपल्या अंगाचे सद्गुणी प्रजेचे मन आकर्षण करून घेतले म्हणूनच त्याला महान ही पदवी दिली पाहिजे अकबराचे वय लहान असल्यामुडे त्याने नातेवाईकांचे व सरदार अं सरदारसुद्धा आपल्या स्वार्थ साधण्याचे युक्त प्रयुक्त योजू लागल होते अकबरच्या योजी दुसऱ्या एखादा धूरविर कार्यकर्ता कर्तृत्ववान राजा गादीवर आला असता तर त्याला राज्य करणे मूडीच शक्य झाले नसते यावरून सहज कडून येईल कि मध्ये फारसा संबंध नसतो लहान वयातही मनुष्य कर्तृत्ववान व जगा न्यातला उपयोगी होऊ शकतो श्रीरामचंद्र वसंतवात गेले वनवासात गेले त्यावेळेस त्यांचे वय फार लहान नव्हते का श्रीकृष्ण आपल्या बाडपणातच अनेक राक्षस मारून टाकिले गौतम बुद्धांनी जगाचे दुःख निवारण्याकरिता राज्यपद व सुखसम्पत्ती यांच्यात त्याग केला होता त्याच तरुणांच्या सुरवातीत आपल्या वयाच केला याशिवाय वरील गोष्टीत पुष्टि देण देणारी अनेक उदाहरणे सापडतील तेरा वर्षाच्या अकबरने दिल्लीच्या गादीवरुन बसून जवळ जवड पन्नास वर्ष राज्य जेभोगात घालविली या या समयात त्याचे अठावीस वर्ष तर सतत लढण्यात गेली हे सर्व विजय संपादक करण्यात अकबर ने एक फार नामी युक्ती शोधून काढली होती त्याच्या जीवावर मोगल सैन्य फार थोडे होते दुसऱ्या प्रकारचे मुसलमान लोक विश्वास ठेवायला लव्हते ठेवण्या लायक नव्हते अशा स्थितीत त्याने राजपूत राजा राजपूत राजांना आपल्याकडे ओढवून घेतले राजपूत सारखे पराक्रमी निक निमकहलाल मित्र मिळवण्यात फार कठीण होते तरीपण त्यानी प्रति आपणास संपादक करता आले आणि आपणास विधी मिडो त येईल या आपल्या राज्यात बडकटी आणता येईल ते जाणून होता मेवाडचा इतिहास जितका रसभरीत हाय तितका दुसरा कोणताही देशाचा नसेल मेवाड देशात पुष्कड पराक्रमी राजे होऊन गेले आहेत त्याचप्रकराम वाचण्यात हल्ली सुद्धा आपल्या अंगात वीरश्रीचे वारे भरते तेथे राहण्यानी व राजकन्यांनी इतके अलौकिक पराक्रम केले हायेत कि ते वाचून आवण आनंददायी कि झालोच पाहिजे मेवाडच्या कोणतेही राजपुताला मरण झा मरण म्हणजे पदार्थ वाटत असेल वाटेत तितके शत्रूजरी चाल करून आले तरी त्यांना आपली पाठ दाखविणे हि तर अत्यंत लज्जास्पद गोष्ट समजिवली जाते

प्राचीनकाडी राम आणि सत्यवक्ता हरीश हरिश्चंद्र हे सूर्यवंशी राजे होऊन गेले पुराणकाडी गुज गुजरातचे वल्लीपूर नावाचे एक साम्राज्य होऊन गेले तेथील शेतरठच्या राजा लोकांबरोबर युद्ध करीत असतात मारला गेला आणि वल्ली

वल्ली पुरात गेल्या अच्छा मृत्यूची वार्ता त्यांच्या कानावर आली अत्यंत दुःखित होऊन ती परत फिरली आणि एक गुहेत राहून आपला आयुष्याचे दिवस कोण कंढू लागली त्यांचे गुन्हे तिला एक पुतनारत्न झाले नंतर आपल्या मुलाला एक कौंढ नावाचे ब्राह्मकन्येस हवाले करून तो सती गेली